आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळरोजी स्वातंत्र्य मिळालं व खूप क्रांतिकार्यानी त्यासाठी बलिदान दिलं. अस मला वाटतं आणि ते खरंही आहे.

सत्तेचाळीसच्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेलावैधविक सार्वभौमत्व प्राप्त हा हेच बोललेलो. तर ह्या क्रांतिकार्यांमध्ये महात्मा गांधी हे एक मोठं नाव येतं डोळ्यासमोर.

महात्मा गांधींनी कधी हिंसा केली नाही. ते अहिंसावादी होते. त्याच्यासाठी ते ओळखले जायचे.

ओके. पण या तुला माहितीये का या कोविड मुळे खूप सारे प्रॉब्लेम्स झाले. जसं कि मला शिक्षण देखील या माध्यमात गेलं. आणि त्यामुळे खूप नुकसानातून हा शिक्षणावर बघायला गेलं तर

हो बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे. तर कोविडमुळे खूप जणांच्या नोकऱ्या वगैरे

हम्म. मला पण तसंच वाटतंय. कोरोनामुळे खूप जणांचे मृत्यू झाले. आणि त्याच्यामुळे आपली लोकसंख्या कमी झाली असं मला वाटतं.

ऑनलाईन क्लासेसचे अ तसे फायदे बघायला गेलं तर तसे खूप कमी आहेत. आणि त्यामुळे अ असं मला वाटतं कि

हम्म. कारण कि ऑफ लाईनमध्ये आपलं लक्ष पूर्ण अ ब्लॅक बोर्डवरती केंद्रित असतं. पण ऑनलाईनमध्ये आपण दुसरीकडे लक्ष, घरात लक्ष असं काही मन विचलित होतं.

त्याचबरोबर ह्या कोरोना काळामध्ये सुध्दा शैक्षणिक खूप शैक्षणिक बदल झाले आहेत असं मला वाटतं.

त्याचबरोबर आता अ मोबाईलचे सुध्दा खूप वापर केल्यामुळं मुलांचं खूप नुकसान होतं आहे. कारण मोबाईल जितका फायदाकारी आहे तितकाच खूप नुकसान देखील पोहोचवू शकतो असं मला वाटतं. हा ना. ते आजकाल बघतोय तर दुसरीतल्या मुलांना चष्मा आहे. घाणेरडं दृश्य भविष्याचं डोळ्यासमोर येताना वाईट वाटतंय. मोबाईलचा वापर करून आपण व्हॉइस आणि व्हिडीओ दोन्ही कॉल करू शकतो. हे असे कित्येक सारे फायदेसुध्दा आहेत. पण त्याचबरोबर, पण त्याचबरोबर अ खूप अ अ खूप अ अ खूप घाण असे त्याचे परिणाम शरीरावरती त्याचे होऊ शकतात असं मला वाटतं. कारण मोबाईलचा जितका आपण आपल्या फायद्यापुरता उपयोग करू तितकं मोबाईल खूप चांगला आहे.

हा हा. ते बरोबर आहे. आजकाल मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. लहान मुलं सात-सात तास नाही बोललं तरी घेऊन बसतात. ते गेम वगैरे खेळतात. गेम खेळणं वाईट नाही पण मनोरंजनासाठी आताच सवय लागून देऊ नका असं मला वाटतं. आता कस झालंय माहितीये कि मोबाईल हा आपल्या आयुष्य आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे आता आपण थोडा वेळ देखील लांब राहू शकत नाही त्या मोबाईलपासून. हम्म. आता तर मला तर असं वाटतंय कि अ ते आता अ ते अन्न, वस्त्र, निवारा हे नीड्स आहे ना त्याच्यामध्ये येईल आता जरा दिवसांनी

हो ते तर आहेच. कारण मोबाईल म्हणजे आपण मोबाईलपासून जरा वेळी लांब राहूच शकत नाही. त्यामुळे पण ते अ तो देखील काही असेन तर योग्य नव्हे. कारण मोबाईल पासून खूप जणांचे काम देखील सुरु आहेत.

हा ना. आपल्या खूप कमी होतं. आपण गार्डन मध्ये जायचो तर खेळायला जागा भेटायची नाही. आता गार्डनच मोकळे पडले. म्हणजे लोक मोबाईलमध्ये जगायला चालू झालेत. हे किंबहुना नुकसान आहे लोकांचं.

आपल्या बरोबर मोबाईल नव्हते. आपण किती मित्रांबरोबर मजा करायचो ना. हम्म. मित्र म्हणजे एक वेगळेच होते. शाळेतले क्षणच वेगळे होते. शाळेत जी मजा आहे ती कुठं नाही. शाळेत जेव्हा ऐनुअल फन्क्शन असायचे तेव्हा डान्स करताना येणारी मजा, ते प्रॅक्टिस करताना येणारी मजा

हो. अक्षरशः फ़ंक्शमध्ये खूप खूप लोकं कोळीगीत वगैरे अशा विविध गाण्यांवरती अ आपलं अ नृत्य दाखवायचे त्यामुळे.

तू कोणता डान्स वगैरे केलाय?

हा. चांगली गोष्ट आहे. कधीतरी ट्राय कर नृत्य करण्याचं.

मग आजकाल या धावपळीच्या जगात जिम बीम वगैरे जातो कि नाही?

मला डान्स बरोबर

आपला जो कॉन्फिडन्स असतो तो सुध्दा बूस्ट करण्यात मदत होते. व्यायाम केल्यावर. त्यामुळे व्यायाम देखील खूप गरजेचा आहे. शारीरिक व्यायामासोबत मानसिक व्यायाम पण करावा. योगासारखे योगासने हे ते पण कर. कारण कि मानसिक, मानसिक अ मानसिक एक्सरसाइज पण गरजेची आहे असं मला वाटतं.

त्याच बरोबर व्यायामाचे देखील खूप सारे प्रकार आहेत. जसं कि आपण सायकलिंग करून सुध्दा आपल्या शरीराला फिट ठेऊ शकतो.

तू पोहायला येतं तुला म्हणजे स्विमिंग? हो थोडंफार येतं. कारण मी जवळ जवळच क्लासेस लावलेले आहेत. कारण त्या अ

त्यामुळे स्विमिंग सुध्दा आपला स्टॅमिना बूस्ट करतं. खूप सारे त्याचेसुध्दा फायदे आहेत मला असं वाटतं. तुझं बोलणं ऐकून असं वाटतंय कि तू जास्त तर शहरात असतो. गावी कमी असतो असं मला वाटतं. नाही. कारण तुला जंक फूड बद्दल काय वाटतं? कारण आजकालची मुलं जंक फूडच्या आहारी गेली आहे. हा ते तर खरंच आहे. तसं तर मी पण खातो. पण जास्त प्रमाणात नाही. कमी प्रमाणात चवीसाठी खाल्लं तर चांगली गोष्ट आहे.

जंक फूड शब्द असं अर्थ असं भोजनशी जंक फूड मुळे खूप आपल्या शरीरावर हानि होते. खूप म्हणजे आपल्या शरीराचं खूप नुकसान होतं. त्यामुळे आपले पैशे देखील खर्च होतात. त्यामुळे मला असं वाटतं कि आजकालच्या जनरेशनने जंक फूड खाणं टाळलं पाहिजे.

हो. मी असं अधून मधून मित्रांबरोबर जातो ट्रेकिंग ला. आताच थंडीमध्ये आम्ही पावनखिंड ते असं ट्रेकिंग पावनखिंडला च्या जवळच एक किल्ला आहे. तिथे आम्ही ट्रेकिंग केलेलं आहे.

ट्रेकिंग, ट्रेकिंगसाठी लोणावळा सुध्दा एक चांगली जागा आहे असं मला वाटतं. तुझं काय, तुझं काय मत आहे याच्यावर?

माझ्या मत आहे कि जायलाच पाहिजे. त्यांनी एक्सरसाइज हा करावं नाही लागत. तो होतोच आपोआप असं वाटतं.

जम्मू काश्मीर मध्ये गेला तर तिकडे वैष्णवी देवी नावाचं एक देवस्थळ आहे. तिकडे नक्की जा. कारण कि ती खूप चांगली जागा आहे. तिकडे मन प्रसन्न राहते. देवाच्या गाभाऱ्यात मन प्रसन्नच असतं, असं मला वाटतं.

तसेच कोकणचे हापूस आंबे. तू कोकण मध्ये राहतो. काही बोलावंस वाटतं हापूस बद्दल? चांगली गोष्ट आहे. तसेच मग बाकी अ मला भारताचं भारतातच राहायचं मला. कोणत्या बाहेर देशात जावं असं वाटतं नाहीये. हम्म. आपले मराठी सण मला

मराठी सण मधला गुढीपाडवा हा खूप चांगला सण आहे. त्यादिवशी आपण गुढी उभारतो. नवीन वर्षाची सुरुवात होते. हो. आपल्या मराठी माणसाची, आपल्या मराठी माणसाचा हा नूतन वर्ष सुध्दा आहे. त्याच बरोबर इथूनच आपण मराठी माणूस आपल्या पुढील आयुष्याची म्हणजे सुरुवात करतो. अ याच सणामुळे तो आपल्या आयुष्यातले नवीन निर्णय घेतो असं मला वाटतं. त्यामुळे हा सण आपल्या मराठी माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. गुढीपाडवा बोललं कि ते डोळ्यासमोर येते ते पुरणपोळी, तूप, ती आमटी आणि भात, हे खूप खाणं अशी मजा आहे ना. अजबच आहे. आणि तसेच चित्र नक्षत्रात चंद्र स्थिर असतो आणि म्हणूनच मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याचं नावही चैत्र हे आहे असे चैत्रशुद्ध प्रतिपदा आहे.

तसेच होळी हा सण पण खूप चांगला. होळीच्या दुसऱ्यादिवशी असतं धुलिवंदन. त्यात पाण्याची नासाडी होते. तसेच पण मजाही येते.

हो हे तर, हो हे तर बरोबरच आहे. कारण आपलं पाणी,

माझा सध्या तरी अ वेलोरन नावाचा एक पीसी गेम आहे. तो खूप आवडतो मला.

सध्या आता जगामध्ये पबजी नावाचा खूप गेम प्रसिद्ध आहे. काय वाटतं तुला या गेम बद्दल? ठीक आहे. चांगलाच आहे गेम तसा. या गेमचे तू एक-दोन फीचर्स सांगू शकशील का? हा. तो आहे. त्यात गन्स वगैरे खूप शंभर प्लेयर असतात आणि एवढंच. तू एकदा खेळून बघ मग तुला कळेल. तू मला अ डब्लू सी सी थ्री हा गेम खूप आवडतो. कारण मी एक क्रिकेट लवर असल्यामुळे मला हा गेम खेळायला खूप आवडतो. त्याच बरोबर त्यात वेगवेगळे फीचर्स जसं कि आपण प्रॅक्टिस सुध्दा, नीट प्रॅक्टिसचा हा फिचर एक आहे. त्याच बरोबर